विजेच्या तार पण आहे आणि खूप सारे लोक पण आहेत रस्त्याने ये जा करत आहे खूप गर्दी आहे.

दिस बँक राजुरा इथली इथली आहे आणि शाखा राजुरा बँके चे खूप सारे अधिकारी--

आणि खूप सुंदर अशी झाडं आहेत.

जंगला मध्ये खूप मोठे मोठे झाड आहेत खूप प्राणी पण आहे आणि इथ खूप लोकं फिरायसाठी आलेली आहे .

त्याच्या मध्ये खूप मूल मुली वाच वाचणालयामध्ये येतात अभ्यास करायसाठी येतात इथ पुस्तक वैगेरे ठेवून आहेत.

आणि त्याच्या साइड ला खूप मोठी मोठी झाड आहे तलावामध्ये खूप खोल पर्यन्त पाणी आहे.